युद्धातून सुखरूप गेला नाही. तर आम्ही न लढताच आमचा शिरच्छेद करून घेऊ. तुमचं जगणं हा मेवाडसाठीच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानसाठी आवश्यक आहे. तर कृपा करून, युद्धभूमीतून पाय आपण निघावं. इथून पुढचा मोर्चा आम्ही भक्कमपणे सांभाळू. आतापर्यंत महाराजांच्या जखमांमधूनही खूप रक्तस्त्राव झाला होता. या परिस्थितीमध्ये महाराणा प्रताप यांचं मेवाड मुकुट त्यांच्या एक सरदारने घेतलं. ज्यांना आपण महाराणा प्रतापांच दुसरं प्रतीरूपी म्हणू शकतो. त्यांचं नाव झालं, मानसिंग. दिसण्यात दुसरे महाराणा. त्यांनी महाराजांचा मेवाड मुकुट स्वतः परिधान करून म्हणाले. आजतरी एक दिवस महाराणा मला बनूद्या आणि या मुघलांना, रक्तानी माझ्या हृदयाची तहान भागुद्या. राणाजी, महाराणा म्हणून जन्मले नसले तरी आज महाराणा म्हणून मरेल, याहून मोठी गोष्ट तुमच्या या सेवकाची अजून काय असेल? असे म्हणून सर्वांनी मिळून महाराणा प्रतापला युद्धभूमीवरून पाठवून दिले. इथे मुघल सैनिकांना वाटले कि, झाला मानसिंगचा महाराणा आहेच. व युद्ध नियमांचे सर्व नियम डावलून मुघालंनी चहुबाजूने त्यांच्यावर हल्ला चढवला. यात या वीर योद्धानी, महाराणा प्रतापांसाठी लढता लढता वीरमरण प्राप्त केल आणि तिथे चेतक महाराणा प्रतापांना, घेऊन जात असतांना एक मोठी दरी त्याच्यासमोर आली. तरी तो डगमगला नाही व आपल्या घायाळ स्वामीला घेऊन अं अठ्ठावीस फुट दरीच्या उंचीवरून चेतकने मोठी उडी घेतली आणि पलीकडच्या बाजूला घेऊन महाराणा प्रतापला सुखरूप पोहोचवले. व ताण बसल्यामुळे वीर स्वामीभक्त चेताकचाही मृत्यू झाला. व ताण बसल्यामुळे, वीर स्वामी भक्त चेतकचा मृत्य झाला. महाराणा आयुष्यात कधी रडले होते तर, चेतकच्या मृत्यूलाच. तिथे युध्द संपूर्ण संपलं. मानसिंग पळून काशीला एक महिना लपून बसला, कि आता जर दिल्लीच्या दरबारात गेलो आणि अकबरला सांगितलं कि, महाराणाला हरवून काय ते पकडू शकलो नाही. तर तो क्रूर कर्म मृतुदंड देईल. पण ही खबर जेव्हा अकबराला कळाली, कि महाराणाला घाबरून हळदी घाटीतून मानसिंग पळून आला. आणि महाराणा प्रताप यांना ही कोणी पकडले नाही. तेव्हा अकबर, मानसिंगचा दरबार प्रवेश काही महिने निषेध केला. आणि माफी, सेनापतीच्या जहांगीरानी काढून घेतल्या. अं नमस्कार मित्रांनो, आज आपण वेळेबद्दलचे महत्त्व जाणून घेणार वेळेचे महत्त्व जाणून चला तर सुरुवात करू. आपल्या सर्वांचे महत्त्वाचे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. वेळ ही एक गोष्ट आहे जी आपल्याला शिकवते की जर आपण त्याचे मोल केले नाहीत तर बरेच नुकसान सहन करावे लागू शकतात. लोकं हे म्हणतात की वेळ पैशांचा . काही लोकांचं असा विचार आहे की पैश्यापेक्षा वेळ मौल्यवान आहे. मला वाटते की दुसरी गोष्ट बरोबर आहे. वेळेपेक्षा मौल्यवान तर पैशे आणि पैशेपेक्षा मौल्यवान तर वेळच आहे.

सर्वांसाठी एक विनामूल्य आहे. परंतु आपण इच्छीत असल्या का आपण ती विकत किंवा विकू शकत नाही. वेळ पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान वस्तू आहे. पृथ्वीवरील सर्वात पृथ्वी~ कोणतीही श्रीमंत व्यक्ती ती विकत घेऊ शकत नाही. वेळ कोणाचीही वाट पाहत नाही. वेळ आपल्या इशाऱ्यावर इकडे-तिकडे होऊ शकत नाही. आम्ही आशा करतो की प्रत्येक गोष्टीवरून केल्या जाव्यात. या पृथ्वीवर असा कोणताही मनुष्य नाही जो वेळेशी शकेल किंवा वेळे वेळ हा संपूर्ण जग आणि विश्वाचा सर्वात शक्तीशाली गोष्ट आहे. वेळेपेक्षा काहीच मोठे नाही. जेव्हा वेळेला तेव्हा ते नष्ट करू शकते आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा ती सुधारू शकते आपल्या आयुष्यात वेळोवेळी आपल्याला बऱ्याच मोठ्या संधी मिळतात जेथे आपण स्वतःचा सुधार करू शकतो आणि आपले जीवन चांगले बनवू शकतो. म्हणून आपण कधीही वेळ वाया घालवू नये, त्याचा वापर पुरेपूर वापर करायला हवा, शक्य तितका वेळ वाप~ पाहिजे. आपणास हे विनामूल्य भेट आहे परंतु वेळेमुळे अशा अनेक गोष्टींची किंमत समजली जाते. त्यामुळे आपले आयुष्य आनंदात किंवा दुःखाने भरते. लोक मानतात की जेव्हा वेळ येतो तेव्हा लोकांना ओळखले जाते कारण जेव्हा आपला वाईट वेळ चालू राहतो तेव्हा त्यावेळी आपल्याबरोबर असणारी व्यक्ती तुमची असते. वेळ आपल्या सर्वां~ च वास्तविक चेहरा दाखवतो. वेळ मोकादा असल्यामुळे लोकांना त्याचे महत्त्व मुळीच समजत नाही. काही लोक वेळेपेक्षा वेळेपेश~ पैशापेक्षा कमी मानतात. म्हणजे त्यांच्या आयुष्यात पैसा सर्वस्व आहे. परंतु सत्य हे आहे की वेळ आपला पैसा वाया घालवू शकते आणि पैशापेक्षा स्वतःला अधिक महत्त्वाचे बनवू शकतो. वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि कधीच कोणासचीही वाट पाहत नाही. वेळ आपल्यानुसार नाही तर आपल्या वेळेनुसारच चालवावे

परंतु आपण पैशाबरोबर वेळेची तुलना करू शकत नाही कारण जर आपले पैशे कधी गमावले तर आपण ते परत मिळवू शकतो परंतु एकदा आपण वेळ गमावला किंवा खर्च झाला की तो परत आणू शकत नाही. विविध शी कधीच पुनरावृत्ती होत नाही जेव्हा आपण एखादी नोकरी करतो किंवा कुठेतरी काम करतो, तिथे वेळेवर पोहोचलो नाहीतर आपला boss आपल्यावर ओरडतो आणि पगारही कापतो. म्हणूनच आपण त्यावेळी सर्व कामे वेळोवेळी करणे आवश्यक आहे. जेणेकरून वेळेचा पुरेपूर उपयोग होईल. लोक म्हणतात की वेळ कधीच सारखा नसतो तो नेहमी बदलतो. कधीकधी तो वाईट असतो तर कधी चांगला असतो. हे देखील खरे आहे कारण या वेळेमुळे आपण कोणालाही नष्ट करू शकतात आणि जेव्हा आपल्याला पाहिजे असेल तेव्हा आपण कोणालाही सुधारू शकतात. वेळ हा सर्वात आहे. विश्वात किंवा मानवातील कोणतेही

किंवा ती खरेदीही करू शकत नाही. माणूस कितीही प्रयत्न करीत असला तरी तो काळापुढे कधीच जाऊ शकत नाही. माणूस नेहमीच वेळेनुसार वाटचाल करू~ करत असतो. माणूस आपल्या इच्छेनुसार पुढे जाऊच शकत नाही.

वेळ हा मौल्यवान आणि कोणत्याही पैशापेक्षा जास्त असतो. एकदा आपला पैसा गमावला की आपण तो परत मिळवू शकतो, परंतु एकदा वेळ गमावला की प~ आपण ती परत आणू शकत नाही. किंवा पुन्हा ती वापरू शकत नाही. प्रत्येकानी वेळेनुसार आपली जीवनशैली बदलली पाहिजे आणि जास्तीतजास्त वेळ हा वापरला पाहिजे कारण वेळ ही एक अत्यंत मौल्यवान वस्तू आहे. आपण आपल्या जीवनात कोणत्याही मोठ्या पातळीवर पोहोचू शकतो किंवा कोणतेही शकतो परंतु आपण वेळ कधीही विकत घेऊ शकत नाही किंवा यावर आपण कधीच राज्य करू शकत नाही. वेळ कोणाचीही वाट पाहत नाही किंवा कोणासाठीही कधीच थांबत नाही, वेळ नेहमीच आपल्या एकटीक फिरत असते. वेळ ही एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला खास लोकांचे चेहरे खरोखरच चांगले आहे की नाही हे आपल्या समोर आणते. कारण जेव्हा आपला वेळ खराब असतो आण~ त्यावेळी जो आपल्या बरोबर राहतो आणि आपल्याला मदत करतो तो आपला स्वतःचा असतो. आणि आपल्याला केवळ वेळेमुळेच हे माहित होते. मानवाबरोबरच प्राणीसुद्धा वेळेनुसार चालतात कारण प्राण्यांचा वेळदेखील गेला असला तरी ते काहीही करू शकत नाहीत. त्याचप्रकारे मानवाचा वेळ जरी वाईट असला तरी माणूस काही करू शकत नाही. आपल्या आयुष्यात आपल्याला अशी संधी मिळते जिथे आपण आपले जीवन सुधारू शकतो. आपण शक्य जितका वेळेचा वापर केला पाहिजे कारण वेळ कोणत्या कोणत्यावेळी आपल्याला अशी संधी देते की जर आपण वेळ योग्यरित्या वापर नाही तर ती संधी आपण गमावू आणि आपण काहीही करण्यात सक्षम होणार नाही. जर आपणास राग आला तर आपण त्यावेळी आपला संयम गमावून बसतो आणि योग्य वेळी योग्यप्रकारे वापरल्यास आपण सक्षम आहात. आणि त्यावेळी आपण वो~ वेळ वाया घालवू लागतो. आपल्या आयुष्यात काळाचे महत्त्व इतके असते की आपण एकाच वेळी संपूर्ण जगासमोर आपली ओळख बनवू शकतो आणि एकाच वेळी संपूर्ण जगासमोर आपले नाव गमावू शकतो. आजपर्यंत लोकांना हे लोकांना समजत नव्हते परंतु आता वेळ मनुष्यासाठी आहे आणि पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी उपलब्ध आहे. आपला वेळ आपण कधीच पाहिला नसेल परंतु आपण आपला वेळ नियमीत वापरला पाहिजे. आणि वेळेनुसार आपली जीवनशैली बदलत राहिली पाहिजे. वेळेचे महत्त्व विचारा जे फक्त एका minute च्या उशीरामुळे train गमावतात आणि train झाल्यामुळे ते कामावर उशीरा आले. आणि त्या कारणामुळे boss त्यांच्यावर ओरडतोय, त्यांचा पगार कापतोय अशा लोकांना वेळेचे महत्व विचारा. यामुळे आपण अशा निष्कर्षात पाहतोय की आपण नेहमीच वेळेचा योग्य वापर केला पाहिजे. कारण आपल्याला आपले जीवन सुधारण्याची संधी केव्हा मिळेल हे माहित नसते. म्हणून आपण नेहमीच वेळेचा वापर केला पाहिजे. आणि फक्त ह्या यानुसार आपणास समजूही शकते की वेळेचे महत्त्व काय आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही हे आपणास ठाऊक आहे. तर यापुढे आपण वेळेचे सदुवापर करणार आहोत. वेळेपेक्षा काहीही मोठे नाही. ती हवी तेव्हा नष्ट करू शकते आणि हवी तेव्हा सुधारू शकते. आपल्या आयुष्यात वेळोवेळी आपल्याला अनेक उत्तम संधी मिळतात जेथे आपण स्वतःला सुधारू शकतो आणि आपले जीवन चांगले बनवू शकतो. म्हणूनच आपण कधीही वेळ वाया घालवू नये. त्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे, वेळेचा जास्तीतजास्त वापर केला पाहिजे. मोफत मिळतात पण वेळ ही अनेक गोष्टींची किंमत असते जी तुमच्या आयुष्यात सुख-दुःखाने भरून जाते. लोक म्हणतात की वेळ आली की लोकांना कळते

वेळ त्याचा खरा चेहरा दाखवतो. लोकांना वेळेचे महत्त्व आजिबात समजत नाही कारण वेळ रिकामा आहे. काही लोकांना असे वाटते की वेळ पैशांपेक्षा कमी आहे. म्हणजे पैसा त्यांच्या जीवनात सर्व काही आहे. परंतु सत्य हे आहे की तुमचा पैसा वाया घालवू शकतो आणि स्वतःला पैशापेक्षा जास्त महत्त्वाचे बनवू शकतो. वेळ कोणासाठीही थांबत नाही, कधी वाट पाहत नाही. वेळ तुमच्यासाठी नसतो, वेळेवरती चालवावे लागते. तिचा सदुपयोग करा नाहीतर तुमचा वेळ वाया जाईल. ते तुम्हाला ही माहित नाही. काही लोक मानतात की वेळ पैशाच्या बरोबरीचा आपण तुलना करू शकतो, पैशाची व्यव~. तर विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो आपणास वेळेचे महत्त्व समजले आहे. तर इथून पुढे आपण वेळ वाया घालवणार नाही ही आशा करतो. धन्यवाद.

वृक्षराजीने आणि लतावालीने त्या दाट वनात खोलवर असलेल्या पहाडाच्या उतारावरच एका अंधारा गुहे समोर सम्राट अशोक आणि त्याचा सरदार सुरसेन उभे होते तर त्या टेकडी जवळ पोहोचेपर्यंत तेव्हाच त्यांच्या सोबत निघालेले मूठभर सैनिक मागं पडले होते या शोधाची तपासणी करण्याचा

पाहण्याचा आग्रह धरला होता त्यासाठी ताटडीनं पाटलीपुत्रहून निघण्याचा निर्णय ही त्याने घेतला होता सुरसेन त्या श्रोताचा महत्व जाणून होता त्यामुळे त्यानं सम्राटाला तर कट्यारीपर्यंत तर गुहेपर्यंत नेण्याचं मान्य केलं अशोक आणि सुरसेन आता गुहेकडे जाणाऱ्या त्या मार्गावर प्रविष्ट झले होते त्यांच्याभोवती खेळत असलेल्या मुलायम मंद प्रकाशामुळे

काही क्षण सम्राट अशोक एकदम स्तब्द झाला त्या ठिकाणी आपल्याला काय दिसणार आहे हे आधीच सांगून सुर्सेनाने त्याच्या मनाची तयारी करून ठेवली असे असले तरीही त्याचे स्वागत करणाऱ्या त्या दृश्याने तो जागच्या जागीच खेळून गेला प्रारंभीच्या विस्मयचकित्केतून बाहेर पडल्यानंतर अशोकाने अत्यंत शांतपणे मूकपणे त्या गुहेभोवती फेरी मारली त्याने त्या गुहेच्या प्रत्येक कणाकणाचं निरीक्षण आणि परीक्षण केलं आणि नंतरच मग ते दुसऱ्या शोधाकडे वळले. ते रहस्य एवढं होतं कि अशोकाला ते कायमचं तशाच पुरलेल्या अवस्थेत राहिलं असतं तर बरं झालं असतं असा वाटण्यापासून राहिलं नाही कारण ते रहस्य होतच तसं त्या रहस्यात जगाला नष्ट करण्याची सामर्थ्य होते ख्रिस्तपूर्व दोनशे बेचाळीस राजवाड्याच्या प्रांगणाच्या मध्यभागी आलेल्या त्या ढिगाऱ्यासमोर सुरसेन उभा होता राजवाड्याच्या तो आधिक जुना एकाकी भाग

अशोकाचे पितामह सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळापासून तो भाग अस्तित्वात होता तोपर्यंत अगदी थोड्याच लोकांनी तिथपर्यंत जाण्याचं धाडस केलं होतं अशोकाने बांधलेल्या राजवाड्याच्या नवीन भागातील वातावरणात बाकीचे लोक असत त्यांच्या शेजारीच उभ्या असलेल्या आणि खिन्नपणे त्या साहितांमधील मजकुराची पहाणी करणाऱ्या लेखनिकाकडे सुरसेन वळला गेल्या दोन वर्षात संपूर्ण साम्राज्यातून गोळा करण्यात आलेल्या त्या सगळ्या प्रति महाभारताच्या होत्या त्या गुहेचं रहस्य दडवण्यासाठी अशोकाने काय करायचं याचा संपूर्ण कृतीआराखडा निश्चित केला होता आणि नंतर त्याने त्या रहस्याच्या स्त्रोताकडे आपलं लक्ष वळवलं होतं महाभारत

अशोकाने त्या रहस्यासह ती तशीच कायमचीच दडपून पुरून टाकण्याचं ठरवलं होतं आपल्या प्रजेच्या स्मृतींमधून त्याला ती कायमची खोडून टाकायची होती नष्ट करायची होती त्या महाकाव्याच्या ग्रंथांची अस्तित्वात असलेली प्रत्येक प्रत मिळवून ती राजवाड्यात आणण्यासाठी साम्राज्याच्या दूरदूरच्या कानाकोपऱ्यात राजदूतांना आलं होतं हे एवढेच आहे का? सुरसेनाने त्या प्रतींची नक्कल करणाऱ्या त्या लेखनिकाला विचारलं. प्रत्येक संहिता इथे आहे का त्या लेखनिकाने मान डोलावली त्याचं हृदय जडावलं होतं त्यातून काय बाहेर पडणार होतं हे त्याला माहित होतं लेखनिकाने राजवाड्याच्या भिंतीवरून मशाल काढून घेतली आणि ती शेकोटी पेटवली संहितांच्या वृक्ष कोरड्या पानांने क्षणाभरात पेट घेतला आणि अवघ्या काही क्षणातच पत्रांचा तो ढिगारा ज्वाळांनी वेधला गेला आणि पाहता पाहता भस्म झाला त्या लेखनिकाच्या घशात अडकलेला एक खुन्का बाहेर पडला

त्याला अर्थ कळला नवता कोणालाच तो समजला नवता फक्त सुरसेन तेवढाच त्याचा अर्थ जाणून होता आणि त्याच्या बरोबरच त्याच्या सात सरदार सहकार्यांना ही ते माहित होते

परंतु कधीच महाभारतानं आपल्या गर्भात लपवून ठेवलेल्या ह्या अंधारा रहस्याची माहिती होणार नाही सन पाचशे राजवीर गड

तू काय करत होतास हे कोणाला हि कळण्या आधी लगेच इथून पळ निघ इथून तो म्हणाला त्या बक्षिसाने रोमांचित झालेला तो मुलगा तिथून धावतच निघून गेला काला विचारनम्न होत वळला म्हणजे ते दगडाचे पुस्तक सापडले होते आणि त्यातील कथा आणि त्याचा गट यामधील संबंधही जोडला गेला होता कोणाला तरी त्याच्या गटाविषयी माहिती होतं कोणाला तरी त्याच्या विषयी माहिती होतं आणि ते त्याच्या शोधात परत इथे येणार होते

परंतु त्याला त्याची चिंताच नवती आपल्या गटाच्या मालकीच्या असलेल्या आणखीही काही खजिन्यांचा तो राखणदार होता आता ते खजिने राजवीर गडमध्ये सुरक्षित नवते त्याला ते लपवून ठेवावेच लागणार होते आणि त्यासाठी नेमकं कुठे जायचं ते त्याला चांगलच माहित होतं कित्येक मीलांवर असलेल्या बामियान या छोट्या राज्यात तो जाणार होता तिथेच त्याला गटातील दोघा सदस्यांपैकी एक जण राहत होता त्याचं नाव संथाल होतं आणि तो साधू होता कालाला ती धातूची तबकडी आणि ती संहिता संथालला देणं भागच होतं त्याने त्या गटाचं सदस्यत्व मान्य केलं होतं त्यावेळी तेच तर कबूल केले होते त्याने काला ला आपली खरी ओळख सांगणाऱ्या दोन सदस्यांपैकी संथाल हा एक होता त्यांनी जबाबदारी स्वीकारलेल्या रहस्यांना कशामुळेही धोका उत्तपन झाला तर त्याविषयी त्यांनी लगेच एकमेकांना सांगणं आवश्यक होतं कारण तसं करण्यास ते शपथेने एकमेकांशी बांधील होते काला राजवाड्यातून गुपचुप

आणि राजवाड्या मागच्या जंगलात पाहता पाहता दिसेनासा झाला वनात अगदी खोलवर असलेल्या एका नैसर्गिक गुहेत त्या संहिता आणि ती धातूची तबकडी त्याने लपवून ठेवली होती आणि आपले प्राण गमवावे लागले तरी बेहत्तर परंतु त्या दोन्ही वस्तूंचे रक्षण करण्यासाठी त्याने शपथ घेतली होती

त्याने आपल्या खजिन्यातील त्या वस्तू ठेऊन दिल्या आणि आपल्या मानेभोवती त्या पिशवीचा गुंडाळून तो निघाला त्यानंतर एक दीर्घ श्वास घेऊन तो गुहेच्या बाहेर पडला आणि प्रदीर्घ प्रवासासाठी सज्ज झाला व प्रवासांती तो बामियन ला पोहोचणार होता आणि त्याच्या मृत्यूजवळही पोहोचणार होता मार्च दोन हझार एक TV वरची सर्वत्र गाजणारी बातमी तालिबानांनी बामियांमधील बुद्धाच्या मूर्ती नष्ट केल्या

त्यामध्ये दोन मूर्ती फोडल्याचं दिसत आहे पुरातत्व शास्त्रज्ञांनी इतिहासतज्ञांनी आणि जगातील लोकांनी दीड हझार वर्षापूर्वीच्या त्या मूर्तीच्या विनाशाबद्दल भीती व्यक्त केली आहे या प्राचीन मूर्तीचा विनाश अत्यंत त्रस्तता निर्माण करणारा आहे त्याविषयी शंकाच नाही परंतु या विद्वंशाचा नेमका काय अर्थ असावा या विचारांनी विद्वाज्ञांच्या जगात खळबळ माजली आहे तालिबानाने जाहीर केलेल्या tape मधून बुद्धाच्या मागच्या बाजूला असलेल्या उंच मधील स्पष्टपणे दिसत आहे गेली दीड हझार वर्ष ह्या दोन मूर्ती लपवून ठेवलेल्या ह्या गुहांमध्ये आणखी काय दडवून ठेवण्यात आलं होतं आजच्या पुरातत्व शास्त्रज्ञाचा इतिहासतज्ञांच्या मनात राहून राहून हाच प्रश्न येत होता

ह्या अहवालानुसार त्यापैकी एका गुहेत एक सांगाडा सापडला आहे

वर्तमान काळ

आपल्या पूर्वजांच्या किल्ल्यावरील आपल्या अभ्यासिकेत विक्रम सिंघ विचारमग्नतेने चहा चे घोट घेत बसले होते विजय ह्या त्यांच्या पुतण्याशी नुकताच त्यांचं संभाषण झाला होतं विजय जगाच्या दुसऱ्या टोकाला मध्यावर असलेल्या कॅलिफोर्नियातील सैन्त जोझ येथे राहत होता उंच आणि सुदृढ शरीर यश्तीचे चेहऱ्यावरून तरुण वाटणारे विक्रम

फक्त त्यांच्या डोक्यावरचे अस्ताव्यस्त पसरलेले दाट केस पांढरे झाले होते आणि केवळ तीच त्यांच्या वयाची चुगली करणारी एकमेव गोष्ट होती विजयच्या वडलांचा car car अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता विजय केवळ पंधरा वर्षांचा असताना

अगदी आजही विक्रमना विजयच्या आई वडलांचा car चा अपघात खरोखरच योगायोग होता त्या विषयी साशंकता आहे ती समोरासमोरची धडक होती परंतु आतापर्यंत truck नं त्यांच्या car ला धडक दिली होती तिचा चालक सापडला नवता फक्त विजयच तेवढा ह्या अपघातातून वाचला होता कारण त्यावेळी तो car त्या मध्ये नवता विक्रमने मान हलवली

तो धोका पंधरा वर्षांपासूनच निर्माण झाला होता हे कोणाला माहित होतं त्यामुळेच तर दिल्लीतील ऐशोआरामात असलेली apartment सोडून त्यांनी या किल्ल्यातील एकांतवासात राहणं पसंत केलं होतं आपल्या शेजारच्या वर आपोआपच त्यांची नझर खेळून राहिली तिथे त्यांनी बातम्यांची कात्रणं लावून ठेवली होती गेल्या दोन वर्षात आठ लोकांचे परिस्थितीत मृत्यू झाले होते त्यांच्यामध्ये जगभर ठिकठीकाणी असलेले शास्त्रज्ञ वास्तुविशारद doctor अभियंते यांचा समावेश होता विक्रम यांच्याप्रमाणे ते हि सगळे विद्वान आणि आपापल्या क्षेत्रात नावाजलेले तज्ञ होते विक्रम हे अणुशास्त्रज्ञ होते पोखरण येते एकोणीसशे चौर्ह्यात्तर मध्ये भारताने केलेल्या पहिल्या अनुस्पोटामध्ये त्यांचा लक्षणीय सहभाग होता. दहा वर्षांपूर्वी ते गड ला आले होते त्यावेळी त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किल्ल्याला घेतली होती आणि गेल्या संपूर्ण काळात सातत्याने तेच्यात सुधारणा करत होते पाचशे वर्षांपूर्वी त्यांचे पूर्वज ज्या किल्ल्यावरून राज्य करत असताना तो किल्ला जसा अभेद्य होता तसाच त्यांनी आताही त्याला बनवला होता त्यांनी आपला laptop समोर ओढून घेतला पटकन password टाकून आपला mailbox उघडला आणि emails वरून झटकन नझर फिरवली त्यांची नझर एका विशिष्ट mail चा शोध घेत होती त्यांना तो सापडला त्यांनी जवळ जवळ शंभराव्यावेळी तो पुन्हा एकदा वाचला त्या लोकांपैकी अक्षय चा खून झाल्यानंतर म्हणजे सुमारे सहा महिन्यांपूर्वी तो आला होता त्यामधील अंगावर शहारे आणणारा मजकूर वाचल्यानंतर तेव्हा हि त्यांचं रक्त गोठल्या सारखं झालं होतं तो mail आल्यापासून त्या रहस्याविषयी विजयशी बोलावं असा विचार ते करत होते परंतु ते कसं करणार यात ते नवते कारण त्यामुळे विजयच्या आयुष्यालाही धोका निर्माण झाला असता ते त्यालाही ते रहस्य सांगणार होते परंतु योग्य वेळ आल्यावर आपली फिरती गर्रकन वळवून टेकडीच्या बाजूला असलेल्या भल्यामोठ्या कामानिसारख्या खिडकीमधून त्यांनी बाहेर नझर टाकली ते टेकडीच्या पायथ्याशी बसलेल्या गावाकडून चहा पिता पिता नझर फिरवती फिरव

entertainment मध्ये काय पण बघू शकतो जसं entertainment मध्ये comedy show पण आहेत आणखीन movies पण आहेत serial पण आहे अं हे सर्व आपण ही~ entertainment मध्ये करू शकतो अं आणखी entertainment मध्ये भरपूर काही आहे जसं बघण्यासाठी आहे serial पण खूप आहेत खूप नवीन नवीन serial निघायलात entertainment मध्ये बघण्यासाठी आणि comedy show पण खूप आहेत अं आहेत जसं की कपिल शर्मा च comedy show पण एक आहे तो पण खूप चांगला आहे आणि entertainment मध्ये जसं आपण काही पण बघू शकतो movies आहे आणखी अं show आहे comedy show पण खूप अं जण बघतायेत आणि मला असं वाटत की comedy show हे सगळ्यांनी बघायला पाहिजे कारण की comedy show अं खूप अं comedy show असल्यामुळे त्यामध्ये काय पण बघतायत म्हणजे खूप अं comedy होती तर आपलं mind fresh राहत job करतात किंवा अं आपआपली काम असतात तर job तर करतात तर job ते जण आपापले काम झाल्यानंतर रात्री किंवा डे मध्ये जे वेळेस आपल्याला वेळ भेटेल त्यावेळेस थोडा फार comedy बघायला पाहिजे comedy नी अं बघणं हे चांगल कारण की त्यांनी आपलं mind पण fresh राहत आणि

comedy shows नाहीतर अं कोणते पण serial हो या movies त्यामधून पण काही खूप काही शिकायला भेटत अं जसं movie मध्ये पण आता खूप नवीन नवीन movies निघायलागल्या त्या मध्ये पण खूप अं काय असं बघण्यासारखे आहे त्यात खूप काय काय movies खूप अं knowledge पण भेटत जर आपण अं ते movies बघितल्यावर आणि serial च पण तसंच आहे serial ध्ये पण आपण काही पण बघू श~ serial तर आता खूप नवीन नवीन निघायलागल्यात आणि जुन्या पण serial खूप आहेत आणि ज्या जुन्या serial असून पण आतापर्यंत पिढ्यानं पिढ्या चालत आहे जसं की ये रिश्ता क्या केहलाता ही serial खूप जुनी पण अं खूप चालती आणि अं खूप मोठी च आहे म्हणजे अं खूप अं जुनी असून पण ते आतापर्यंत चालती आणखी अं खूप मोठी serial आहे आणखी movies पण आहे आणखी खूप अं comedy show आहे entertainment मध्ये entertainment करण्यासाठी पण खूप आहे entertainment हे सगळ्यांनी करायला पाहिजे आणि entertainment च महत्व पण मला असं वाटत की आहे की ज्या वेळेस आपलं mind साफ नसेल तर आपण ज्या वेळेस अं किंवा सिरीयल किंवा comedy show काय पण बघितलं तर आपलं mind हे साफ राहत आणि आपण म्हणजे अं